या चित्रा मध्ये आपण पाहू शकतो कि एक हाडांचा सांगाडा आहे आणि तो सांगाडा एका एका टेबल वर ठेवला आहे आणि सांगाड्या च्या शेजारी काही साहित्य आहे जे डॉक्टर वापरतात.

आणि हे एका रूम मध्ये आहे. अस वाटत आहे कि एक दवाखाना आहे.

या चित्रा मध्ये आपण पाहू शकतो कि काही हरीण आहेत. या हरिणांना एका कंपाऊंड मध्ये बंद करून ठेवलेले आहे. आणि काही झाड दिसत आहेत.

आणि अशाप्रकारे काही माणसे मोबाईल वर आहेत.

या चित्रा मध्ये एक किल्ला दिसत आहे. या किल्ल्या वर खूप झाडे आहेत. आणि किल्ल्याची कटबंदी आपण बघू शकतो आणि हे किल्ला हा किल्ला पूर्ण दगडाचा बनलेला आहे. आणि हे एक सकाळचे चित्र आहे.

आणि वर लाईट हि लाईट हि खूप छान प्रकारे लावली आहे इथे आपण पाहू शकतो काही टेबल रिकामे आहेत काही वर माणसे बसलेले आहेत.

हे चित्र एका बागे मधले आहे. या चित्र मध्ये आपल्याला ला दोन रस्ते दिसत आहेत. एका रस्त्यावर एक माणूस आहे आणि रस्त्याच्या शेजारी खूप छान हिरवळ आहे आणि हे चित्र उद्याना मधले आहे असे वाट--

आपण बघू शकतो एक व्यक्ती इथे इस्त्री करत करत करतोय आणि तो व्यक्ती हा मास्क घालून इस्त्री करतोय आणि हा इस्त्री करणारा माणूस हा अ मास्क घातलेला आहे आणि तो एक शर्ट इस्त्री करत--